इंग्रजी भाषेमूळ तर एवढा हे झाल दुष्परिणाम लोकांच की काय सांगाव.

ते त आहे म्हणावं. अता तर Project कस Submit करायचा हा पण प्रश्न झाला. काही नाही रे सोपं आहे ना मी तर ऐकलं आहे सोपं असतं खूप

मी एक शब्द ऐकला की जुगाड जुगाड करतात पोर Project चा अरे हो Project च जुगाड करतात बाबा. पण आपल्या सारख्याला देत नाही बुवा आता एखादा Project आता मित्राला मागितला तो देत नाही तो काय करतो त्याची मैत्रीण असली तर त्यांना न मागता देतो पण मित्राला देत नाही. खूप अवघड झाल खूप अवघड चालूये . हो न यार मग बाकी तुझा मागच्या वर्षीचा Project कसा झाला तू स्वतः केला होता म्हणे पूर्ण हो हो मी आणि माझे एक हुकेल मैत्रीण होती तिने आणि मी असं सोबत केलता.

अगं ती एकदम येडया वाणी करायची माहिती आहे का. तिला सांगितल की ये अस नाही तस कर तस नाही अस कर पण ती अजिबात नव्हती करत. येडया वाणी कसं म्हणतो तू तुझ्या मैत्रिणीला तुझी मैत्रीण आहे ती. अरे हो बाबा मी येडया वाणी. तू तर Direct हुकेल बोलून दिल त्या तुझ्या मैत्रिणीला तू सांगू नको तिला बर का, तुझ्या तिला जर माहीत झाल न तर माझा जीव घेईल माहीत आहे का तिची एकत्र तिबेट पण अशी आहे ना ती एका हातातच माझा जीव देईल.

नको नको तिला अस नको सांगू बाबा. ती माझी Project Partner होती आणि अशी म्हणजे Don वाणी दिसायची.

अरे हो बाबा वरवर दाखवाव लागत ती लय बेकार होती मुलगी माहिती आहे का? कसा आहेस तू म्हणजे? अग मी तुलास सांगते मी कोणाला सांगत नहीं हे. पण खूप अवघड होत राव, तिची नुसती अशी इकडे जाऊ नको ह्या मुली कडे बघू नको आता ते ते पाहिजे ते पाहिजे ते खरंच खूप गरजेचं आहे. मी त्याला खरंच सहमत आहे ह्या गोष्टीला. नको तू समज नको देऊ आणि मला हे पण नको देऊ पण खरंच आता रस्त्याने चाललो आम्ही दोघे तर काय करते माहित आहे का ती काय करत होती कि सहज अशी दुसरी मुलगी चालली कि तिच्याकडे नजर जात होती, नजर गेल्यामुळं मग ती अजिबात बघू नको अजिबात बघायच नाही तिकडे पण तू

काय Type करून ठेवल होत तिने.

मला त अस वाटतंय की सगळ सोडून घरी जाव. मस्त पैकी शेती कराव. काय आहे इकड मित्र गावकडले मित्र खूप छान आहे. ही Project च Tension नाही राहायच काहीस नाही एकदम मजेत. मला त अस ऐकायला आलं की तू Job सोडून घरी गेली आणि म्हशी घेतल्या. कोणी सांगितल रे तुला असं? अरे मला तिकडूनच माहीत झाल. तूझ्या गावचा एक Friend आहे बघ माझा तो .

मी अस काही नाही केलय.

Sorry मी तुला काय म्हणते. मी माझ Impresssion खराब नव्हतं करायच म्हणून पण तुला माहित आहे का मी का घेतल्या म्हशी का घेतल्या? मी Inspire झाले माझ्या एका मित्राकडून माझा Best Friend तर काय झाल तुला सांगते. मला हसायला येतंय पण तुला सांगते. माझा मित्र आहे ना हुशार होता पण त्याला त्याच्या Girlfriend नी धोका दिला तर तो घरी गेला आणि त्यानी म्हशी घेतल्या अरे हो ते खरंच पाहिजे माहिती आहे का? इकडे नोकरी मधी काय कमी आहेत. स्वतःचा दुधाचा व्यवसाय असला न माणूस एकदम पैसा कमतो. तूज्या मित्र माज्या मित्रान म्हशी घेतल्या म्हणून मी पण गेले सोडून. Office वेगेरे सगळ आणि मी पण म्हशी घेतल्या दोघपण म्हशी घेऊन दोघपण म्हशी चारायला घेऊन जायचो मग. नाही माझा पण तोच Plan आहे. मला तर म्हशीचं पिल्लू देशील का एखादं. जायना घेऊन बाबा जा घेऊन

आणि ते अं रेड्याचं काय करता तुम्ही? सागर तुला सांगते तू गप्प बस आता बरं. अरे बर ठीक आहे नाही विचारत काही ठीक आहे फक्त मला माहिती पाहिजे होती त्यामूळ मी विचारलं की तुला मराठी मधला एक शब्द आहे वापरू का मी चाभरा एकदम चाभरा आहेस तू.

हो का काय करायचे तुला अशा माहितीच रे अजून तुझ्याकडे आहे का म्हशी अग तेच ना माझ असा माझा विचार होता गावाकडे जाऊन म्हशी घ्यायच्या.

हम्म अरे ते तू कस संगोपन कसं करते त्यांचं? खायला चारा टाकायचा बास. दूध नाही देत का?

हो का ठीक आहे. माझं पण चांगलं चालू आहे इथ म्हशीचं Business

तु म्हशी घे आणि घरी Business सुरु कर. हो ना . चालत चालन माझ्या म्हशी ना ओरडता आहे. माझ्या म्हशी न . ही आहे म्हणा चाराची वेळ झाली म्हणा आता किती-किती म्हशी आहे तुझ्याकडे Total? माझ्या न म्हशीना दूध काढायला येजो.

ठीक आहे.

मी पण म्हशी पण पाळणार आहे आता तुझ एकूण एकदम Inspire झालो मी आता एकदम छ्यान वाटल एकदम मला ठीक आहे मला आता काम आल तर मग.

मग मी जातो आहे बाबा. हम्म तुझ लहान मुलगा आल का छोटा छोटा?

नमस्कार मित्रांनो! आज मी तुम्हांला अरविंद घोष यांची गोष्ट सांगणार आहे. अरविंद घोष हे एक महायोगी होते. त्यांचं नाव आहे ऑरोबिंदो उर्फ महायोगी अरविंद घोष. त्यांचं नाव आहे ऑरोबिंदो उर्फ महायोगी अरविंद घोष. त्यांना उर्फ श्री अरविंद असंहि म्हणत होते. त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर साली झाला. त्यांना अं त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर साली झाला. आणि त्यांची महासमाधी आहे, पाच डिसेंबर एकोणवीसशे पन्नास रोजी. हे विसाव्या शतकात एक शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक,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 भाषांत भाषांतकार, लेखक, संपादक आणि महाकवी या विविध अं विविध भूमिकांनी ओळखले जात. ते एक भाषांत भाषांतकार लेखक होते, संपादक होते आणि महाकवी पण होते. अश्या वेगवेगळ्या कलागुणांनी ते ओळखले जात होते. ते एक आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळ्यातील क्रांतिकारक होते. ते एक आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक होते. तत्वचिंतक ग्रंथकार व अंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगी असे अष्टपैलू एक व्यक्तिमत्व असलेल्या अरविंद बाबुंचा जन्म कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील कृष्णगन हे लंडन विद्यापीठाचे MD होते. आणि आपल्या मुलाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून, कृष्णगन बापूंनी त्याला त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी इंग्लंडला पाठवले. तिथे एक english कुटुंबात राहून छोटे अरविंद बाबू तिथे एका english कुटुंबात राहून छोटे अरविंद बाबू शिक्षण घेऊ लागले. तिथे ते प्रत्येक वर्षी, प्रत्येक इयत्तेत सर्वाधिक गुणांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊ लागले. ते खुपचं हुशार होते. व बक्षिसंहि मिळू लागली. आधी शालेय मग अं महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच त्यांनी लॅटिन, स्पॅनिश, स्पेन

ICS च्या परीक्षेतही ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. पण आश्वासरोहणाच्या परीक्षेत पुरेसे गुण न मिळाल्याने, त्यांना ती पदवी

मग इंगलंडमध्ये त्यांची बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट झाली.

नेमणूक केली. कोणाला? सयाजीराव अरविंद घोष यांना. ती नोक तो ती नोकरी करत, ते योगविद्या हि शिकले. पुढे बंगालच्या फाळणीविरुद्ध देशात चळवळ सुरु झाली असता, ते बडोद्यातील नोकरी सोडून बंगालमध्ये गेले. व तिथे चाललेल्या चळवळीत सामील झाले. तिथे वंदे भा वंदे मातरम पत्रातून, ब्रिटिश विरोधी लेखन केल्यामुळे सरकारने त्यांच्यावर खटला भरला. पण त्यातून ते निर्दोष सुटले. पुढे माणिकतोळा bomb खटल्यातही ते गोवले गेले. पण प्रसिद्ध नेते व कायदेपंड़ित देशबंधू देशबंधू दास यांनी न्यायालयात त्यांची बाजू विनामूल्य पण अटीतटीने लढवून, त्यांना आरोपातून मुक्त केले. आलीपूरच्या तुरुंगात असतांना, त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला. त्यामुळे जहाल राजकारणाचा मार्ग सोडून त्यांनी तापसाधनेद्वारा, लोकांना सन्मान सन्मार्ग दाखवण्याचा निर्णय घेतला. ते पौंडीचेरीस गेले. तिथे त्यांनी योगाश्रम काढला. त्यांच्या कार्यात त्यांना पॉल रिचर्ड व त्यांची पत्नी मीरा रिचर्ड सहाय्य करू लागले. एकोणीसशे चौदा ते एकवीस या काळात, अरविंद बाबूंनी आर्य नावाचे आध्यात्मिक मासिक काढले. पुढे पॉल रिचर्ड भारत सोडून गेले. पण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 आश्रमाचे कार्य वाढत जाऊन, त्याची कीर्ती जगभर पसरू लागली. व जगातून माणसे त्या आश्रमात येऊ लागली. योग्य व तापसाधना यांच्या साहाय्याने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 ते जगात खरे असून, ह्यातील समस्याहि खरे आहेत. व्यक्ती, विश्व व आदिशक्ती यांच्या एकत्रित विचाराने वागल्यास, या समस्या सहज दूर होतील. असे

अरविंद ज अरविंद रावचा जन्म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 प्रसिद्ध ब्रह्मसमाजाचे अर्ध्वयु असणारे ऋषी, राजनारायण घोष यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे अरविंद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 वास्तव्यात कृष्णधान यांच्या मनावर, तेथील जीवनपद्धतीचा व विचारपद्धतीचा खूप परिणाम झाला.

त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवनपद्धतीचा वाराहि अंगाला लागू नये.

Italian क्रांतिकारक जोसेफ म्याजीनी आणि गॅरी वाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी अठराशे एकोणऐंशी साली आपल्या दोन वडील बंधूंसोबत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. अठराशे चौऱ्यांशी साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले.

अठराशे नव्वद साली, वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज येथील किंग्स कॉलेज मध्ये ते शिकू लागले.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

अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने ICS. ची परीक्षा उत्तीर्ण करावी.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

भारतात येऊन पोहोचले. चौदा वर्षाचे झाल्यावर. व्यावहारिक जीवन, त्यांचं व्यावहारिक जीवन भारतातल्या भारतात परतल्यानंतर ते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 आणि इसवी सन अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सहा हा तेरा वर्षाचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालवला. तेरा वर्ष त्यांनी बडोदा संस्थे संस्थेच्या सेवेमध्ये घालवले. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोदयात सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते. तीस एप्रिल एकोणीसशे एक रोजी अरविंद घोष यांचा विवाह, श्री मूपालचंद्र घोष यांच्या कन्येशी मुनाली मृणाली अं मृणालीदेवी यांच्याशी झाला.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

त्यांनी योगसाधनेस प्रारंभ केला. केव्हा? तर इंग्लंडवरून भारतात परतल्यावर. अपोलो बंदर मुंबई येथे पहिले,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 असा त्यांचा अनुभव झाला. तख्त-ए-सुलेमान यांच्या पर्वतरांगांमधून फिरत असतांना, त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. नर्मदाकाठी चांदोडच्या कालीमातेचे मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला. हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते. बडोदा येथे असताना त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासू प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. म्हणजे बडोदा येथे असताना, त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामा प्राणामायापासून प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता.

श्रीलेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे, याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत, श्री अरविंद यांनी अं ती अं स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा अनुभव आला. आणि पुढेही तो अं अनुभव अनेक दिवस कायमचं तसाच टिकून राहिला. असे ते सांगतात.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 राहिला. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतःला देखील स्तिमित झाले.

वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांना जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले.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

ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले आणि राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे ह्याचा उघडपणे,

अशा प्रकारचा जाहीर उद्देश करण्याचे धाडस असणारे. हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे कोण? तर अरविंद घोष होते. आणि लगेच ते यामध्ये यशस्वीही झाले. एकोणीसशे सात साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. इसवी सन एकोणीसशे सात साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनी वंदे मातरम्‌ वृत्तपत्र सुरू केले.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 इसवी सन एकोणीसशे सात ते एकोणीसशे आठ या कालावधीमध्य कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते.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 या दैनिकाने भारताच्या राजकीय विचार विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. त्यामध्ये इंग्रजीत कर्मयोगिनि आणि बंगालीमध्ये साप्ताहिक धर्म ही साप्ताहिके ते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

त्यांना एकोणीसशे सातमध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले. ते बंगालमधील क्रां क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात अडकवले. त्यांना एकोणीसशे सातमध्ये एका वर्षाची कैद झाली. आणि त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले. आता त्यांच्या जीवनाला कलाटणी कशी मिळाली? बघुयात आपण. तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना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 त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तेथे त्यांनी योगसाधना केली. परत त्यांना सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. त्यांच्या बचावाचे काम, देशबंधू चित्त चित्तरंजन दास यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका सुटका झाली. श्रीअरविंद यांचे यथावकाश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 एकोणीसशे दहामध्ये राजकारणातून निवृत्त निवृत्ती घेऊन, ते सम समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले.

इंग्र ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर एकोणीसशे दहामध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धरण धारण केले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव त्यांनी धारण केले होते. ते एकोणीसशे पन्नासपर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडिचेरीमध्ये. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभू कर्मभूमी, योगभूमी ठरली. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी आणि योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतं स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये mistress मीरा अल्फासाआणि त्यांचे पती मि. पॉल रिचईस यांच्या समवेत. श्रीअरविंद यांनी आर्य तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंद अरविंदांचे ग्रंथ ग्रंथरूपाने पुढे प्रकाशित झालेले, बहुतांशी साहित्य प्रथम आर्य मासिकामधून क्रमश प्रसिद्ध झालेले आहे. इसवी सन एकोणीसशे वीस साली mistress मीरा अल्फासा या पॉडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या. आणि त्यांच्या सहयोगाने इसवी सन एकोणीसशे साली अरविंद आश्रम याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्र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

आणि पूर्वचेतनेमध्ये अतिमानवाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी,

चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिर तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. श्रीअरविंद यांची महासमाधी. दिनांक पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनानंतर चार दिवसापर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ते नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर सालापर्यंत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 काही हि शिकवत. श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळाले मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणा होती. काहीही शिकविता येत नाही, हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक.